आह five G जर आपल्याला use करायचं म्हटलं किंवा काय करायचं म्हटलं तर आपल्याला फोन पासून सुरुवात करावी लागणार आहे नवीन फोन घ्या five G वाला आणि मग त्यानंतर five G कार्ड use करा आणि आता कसं four G ला पण थोडा बघा systematically problem आणत चाललेत जसं करून सिस्टीम मधून जर problem येत राहिला four G तर automatically सगळे person जे आहेत ते five G कडे convert होणार आणि त्यांना असं काही separate करावं नाही लागत आहे publicity साठी केव्हा अह five Gsend करण्यासाठी

आता तर आमचं ते इलेट्रॉनिक च त्याच्यामुळे मला हे सगळं माहितीये या सगळ्या गोष्टी मला माहित आहेत पण तस पाहिला गेलं तर four G सुद्धा व्यवस्थित चाललंय म्हणजे मला नाही वाटत कि कधी असं मला सुद्धा असं टाईप केलं ते लगेचच येत. हा माझ्या ईकडे तर नेटवर्क issue वगैरे काही काही नव्हताच आणि नाहीये म्हणजे four G व्यवस्थित होतय पण आता दोन दिवस झाले जिओला सिमला problem येतोय म्हणजे पूर्ण नेटवर्क जातंय अस नाहीये की बाबा फक्त नेट जातंय हा may be असेल असं काही

नाही आणि पण कसं five G घेन सगळ्यांच्याच बस मधलं नाहीये ना ठीक आहे सगळ्या गोष्टी मध्ये five G घेण किंवा हे करण आता affortable पण झालं पाहिजे ना आजच्या तारखेला

मुळात main म्हणजे काय आहे कि मोबाइल network किंवा sim card network five Gfour G हे जे आहे ना ते एखाद्याला जेवायला दिल ना तर नाही दिल तरी चालेल पण फोन आणि network द्या बाकीचा दिवस उपाशी राहील माणसाला जगण्यासाठी फोन असणं असं गरजेचं असं झालेलं आहे. आता अन्न नकोय अगं तस नाही. मग त्याच्यासाठी उपवास पण करायचा असतो. मग उपवासाच्या दिवशी फोने पण नाही घेत ती उपवास कसा करायचा अह नाही राहूच शकत नाही. आता ज्या ज्या मुलांना कळत नाही ना म्हणजे जे छोटे छोटे आहेत त्यांना सुद्धा जेवताना किंवा कुठे असं बाहेर जाऊ नको म्हटलं की पोरी बोलतोय मग मला तुझ्या फोनवरती गाणे लावून देशील ओ हो सगळ्यांना काळत सगळ्यांना पाहिजे असत सगळ्यांना सगळ कळतं मग सांगाव लागते data नाहीये आणि माझा मुलगा आता तीन वर्षाचा आहे माझ्या मागे लागतो आई मला तुमचा फोन द्या ना आम्हाला गाणं ऐकायचं मग त्याला थोडा वेळ लावून देते आणि नंतरवरुन नेट बंद करायचं आणि त्याला सांगायचं काय बाळा फोन चार्जिंग चार्जिंग संपणार आहे आता फोन फेकायचा नाही फोन चार्जिंगला लावायचा मग तो बरोबर गाणं चालू असलेलं बंद झालं की फोन button lock करतो आणि फोन आणून चार्जिंगला लावतो त्याला सांगायचं चार्जिंग संपलं तरच तो फोन हातातून सोडतो नाहीतर नाही सोडत. चालू वगैरे चालू असेल ना data वगैरे दिसत असे आणि आपण जबरदस्तीने फोन घेतला तर तर तो पूर्ण कालवा करून मोकळा होतो. हो म्हणजे आता आपल्याला काय विशेष मिनिटं मिळतात कुठल्याही नेट चांगला आलं पाहिजे range चांगली आली पाहिजे बोलणे चांगले झाले पाहिजे अह डेटा चांगला आला पाहिजे डेटा चांगला येण म्हणजे काय speed चांगल पाहिजे जे पाहिजे आपलं काम आहे उगीचच काय कुठलेही नेटवर्क असुदे आपल्याला आत्या नावाशी काय नाही हो आपल्याला काय फोर असो five G असो कुठलाही G असो आता आणखी माहितीये आता तर दहा generation निघतील आपल्या समोर हो ते तर आहेच ते तर निघणारच म्हणजे fifteen G पर्यंत आहे आपण चल मग चल मग

हा आता आपण आहेत तो पर्यंत निघालं तर ठीक नाहीतर कळेल पुढच्यांना चलो bye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

त उद्या मंग किती वाजता तू मला भेटते? अं अह एक काम करूया ना document आहेत का तुमच्याकडे जर राहत असतील तर आजच चला. नाही काही document मला bank के मधून statement आणाव लागेल. काय statement मधून अजून पास chak book आहे असं पण लागेल ना हो एवढे दिवस निघाले न दोन दिवस आणखी सही बर बर बर बर आसे वाटते की तुमाला पाहीजे थेला पाहीजे ये जे तुमचा कामनी असायला पाहिजे. तस नोट पास नोट खुप काही function आहे, खूप काही गोष्टी आहेत. आथा नवीन-नवीन function नवीन-नवीन software तर येतच राहते. आता कसं आपल्या हिशोबाने आथा हिशोबाने आपुन पहिलया होते ते Featuress आपुन कमी चालवतो आपली पोर जास्ती चालवतात. समजला आपला भी कैंची Featuress अहे काहे काय आहे मणून. ते आधी आपल्याला समजून ज्या लग्न न तेव्हा आपण ते operate करू फक्त आता सध्या कस की आपला whats app काहे, फोन आहे. facebook आहे, बाकी जे आहे इओ google मधल्या काही गोष्टी आपण सर्च करू शकतो. मेल उघडू आणि बाकीच्या गोष्टी राहतात, त्याच्यात ते समजायला वेळ लागते ना. आता काय नवीन-नवीन वर्जण येते. नवीन-नवीन software येते. नवीन picture technology निघाली त कस होते . आजकाल tv mobile चालून राहल्या.

पण आता इथंत mobile ची बटन दाबली तर गाणं वाजते. home theatre मध्ये हाय की नाही. हो हो आता technology advance झाली आहे. हो न आपल्याला ही माहिती होत, का आतस दिसू राहल्या. हे आता कसा आहे आतापासून शिकून राहिले. आपण थोडे शिकलो लहानपणापासून. आपल्या वेळेस computer बी पहिले होतं का? आधी नव्हतं आपल्याला एकही नाही माहिती ना कम्प्युटरचं मणून कस ते आहे आधी, ते फुच mobile चे Features बद्दल विचारू आपण कोणते Features आहे. किती वेळ आहे किच आदर मेमरी आहे. काय आहे कसा आहे काय होऊ शकते कोणत्या procces मध्ये याची आपण काम करू शकतो. आपल्याला कोणत्या Features चे कम करू शकते बा काय आहे Recording phone कीव्हा कुठं काय घेला होतं त्याचे photo घेतो हे घेतो. पण कधी कधी कसं आपले photo आपल्याला स्वतःला पाठवता येतनाही whats app वर, कधी कधी hang मारतो, कधी कधी चालथास नाही, बॅटरी उडून जाते battery कशी असणार आहे. त्याची Internal memory किती आहे आपुन जर अशी memory टाकली तर किती GB ची ज टाकायची काय टाकायची ज्यामुळे आता mobile इजा नाही झाला पाहिजे. time नाही नाही झाला पाहिजे.

तयाचा safety वर पलयजा पाहीजे ना पाहिजे काय पाहिजे कारण पोर वापरतात. बोट पाडल पोट फुटल की आणखी आपतस न. बरोबर बरोबर, तर मला हे मनायच होत त्या उद्देशाने अं ह बघा जरा सगळ्यांनी बघितलं म्हटलं तर कधी आपल्याला online search करायला पाहिजे. हाय की नाही online मध्ये त्याची Feature सगळ्या गोष्टी ऱ्याम किती असते किती असते. त्या सगळ्या गोष्टीची Information आपण करायला पाहिजे असं मला वाटते. तर माझे ज्या mobile आहेत जुन्‍हा त्‍याचे वरुण google वरूण search केला हो तर ती महिती मेलिल का पूर्णा? हो मेलेल न सगळ गोष्टी google वर Available असतात. ज्या ज्या गोष्टी आपल्याला पाहिजे ज्या नाही पण आहेत त्या आपल्याला Available होऊन जाईल. google वर वर हाय की नाही? मला आता सर्च करू दे. मंग कस दोन दिवसात document पण एकच होईन. मग कसं त्याच हिशोब आपण निश्चय करून घेऊ की हाच mobile घ्यायच आहे.

हो हो मला असं वाटतं की, आधी आपण online search करायला पाहिजे. feature काय आहे काय नाही. कस त्या सगळ्या गोष्टीं कमी नवतील न ram किती आहे. आजकाल कस आहे. ram म्हटलं का खूप मोठा विषय आहे.

तर जेव्हा जास्त तुमचा ram आहे तेवढा जास्त तुमच्या mobile उच्च चालेल. बरोबर आहे. कारण काय आहे आता computer laptop म्हटलं त्याच्यामध्ये किती version आले. अकरा बाराचे version आले अकरा बाराचे version मध्ये Software change होत राहतात.

काम नाही करणार ते hang मारन आणि त्यामध्ये आमच्यासारखे जे jio latest आहे त्याचे features चांगले आहे. mobile मध्ये अशी mobile पाहून काय internal memory आहे काय नाहीया सर्व घोषती पाहे लागल ना बरोबर बरोबर बर आता कस आहे. mobile चं आधी twoGlaunch झाला. ठीक आहे नंतर three Glaunch झाला fourG आला fiveG आला त आता

अं पण ते तेच सांगतील तुम्हाला fourGnetwork आहे पण याच्यापेक्षा चांगले features आहे. network च फरक आहे. पण त्या, mobile मध्ये तुमची sim लागणार नाही. अं fiveGnetwork चा जो लाब असतो तर तुम्हाला भेटू शकणार नाही. तुम्हाला फक्त fourG वर चालवावे लागेल.

fourG जो आहे, तर fourG मध्ये कस असते data कमी जातो speed कमी येत पण data पण कमी आणि fiveG मध्ये speed त देईन पण त्या speed ने तुमचा data पण जात जाईल mobile चा तुमचा monthly pack आहे तुमचा data कमी कमी होत जाईल ह्या पण गोष्टी, तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे. पण मी पण म्हणेल की अं भलेही तुम्ही fourGuse करा पण त्याच्या सेवजी आहे. ती fiveGnetwork भविष्यात तुम्हाला काम पडेल ज्यास्त. आयुष्यात तुमच्याकडे Advance version चा mobile असायला पाहिजे. fourG मध्ये fiveG ची sim टाकली. तर तो fiveG मारणार काय मारला तर बस आपल्याला वागण्याचं काम आहे ना बरोबर आहे पण बघा fourG मध्ये fiveGsim टाकली तर पहिली गोष्ट चालणार नाही. fiveG मध्ये fourG टाकली तर ते चालेल. fourGsim टाकली तर कशी चालेल. fiveGsim कशी काय चालणार आहे.

तेच त आहे ना तेच problem नाही झाले पाहिजे ना fourG मध्ये तुम्हाला fourG च sim चालवावी लागेल. fiveG त्याच्यात काम करणार नाही आणि त्याच्यात टाकू शकणार नाही. त्याचा उलट तुम्ही, fiveG फोन घेतला तर त्याच्या fourG च sim टाक ते चालेल. तर तसच करायिजे थर जुना number जे आहे ते आपल आपण त change नाही करणार न जूना number जो आहे तो service कडे दिल आहे. fourG ची जे sim आहे. आता त्याच्यामध्ये नवीन number थोडी घेणार आहे. fiveG चा mobile घेतला. म्हणून fiveG ची sim पाहिजे म्हणून कसं आपण आपल्या ज्या लोकांना number दिला आहे. मग कस

आह हा बरोबर आहे पण बघा number change करायची तुम्हाला काही गरज नाही आहे. ज्याची Technology update होत आहे की नाही. त्याचा आपलं number बरोबर त आपलं तीही number ची Technology update होत आहे. आता तुमचा जर two g sim त्याचात three झाल असेल fourg झाल असेल. तुमचं fourg मध्ये four double sim आहे तुम्हाला पाहिजे त तुम्ही fourg ला पाहिजे मध्ये convert करू शकता. तोच number राहील तुमचा आलं का लक्षात. अह त ते होते का मग तसं? होते न त्यात काही issue नाही आहे. आता बघा mobile मध्ये नवीन Technology launch झाली तरी पण mobile change करतो का?